दिवाळी मधला हा फोटो आहे अ गाड्यांची पुजा झालेली दिसतीय गाड्यांना हार लावलेले दिसतायत आणि समोरच मोठ झा--

पुन्हा एकदा माझ्या समोर फोटो आलेला आहे एका मॉल मधला जिथे मला वेगवेगळे अ विम बार असेल डेटॉलचा साबण असेल.

जिम मधला फोटो आहे जीमच्या या वेळीला थीम बेस जी आहे ती नीळी आणि पांढरी आहे आणि मोठ मिरर आहे.मिरोरच्या पाठीमागे सुधा निळ्या रंगाचं ऑफ व्हाइट कलरचे कल लायटिंग सोडलेली दिसतीये.

हा फोटो आहे एका पोस्ट ऑफिस मधला ज्याला आपण डाक विभाग म्हणतो आणि तिथला हा फोटो आहे तिथे काही पोते भरलेले दिसतात त्याच्या मध्ये काही पत्र वगैरे असतील तर ते प --

हा एका गार्डन मधला फोटो आहे आणि इथे बघायला गेलो तर गार्डन जिम आहे ही आणि हिच्या मध्ये गार्डन जिम असल्या मुळे ती काय--

जिम मधला हा फोटो आहे आणि इथे पूर्ण जिम करून झाल्या नंतर एक माणूस इथे श शांत असा बसलेला दिसतोय. जिम मध्ये तर काही आणखी गर्दी दिसत नाहीये.

ललिंग अश्या नावाचं एक गावं आहे धुळ्या मध्ये आणि तिथे अशा ह्या नावाचं एन्ट्री गेट पण तिथे बनवलेलं दिस--